हो का? मजेत. मला की नाही अं हे बनवायचं आहे, आपलं मंचुरीयन.

तर मला सांग ना थोडंसं, कसं बनवतात, प्रमाण काय घेतात त्यासाठी.

मंचुरीयन काही कठीण नाही ग. सोपंच आहे बनवणं.

आधी साहित्य लागतं मंचुरीयनसाठी पत्ता कोबी.

आणि आपला मक्याचा पावडर.

आणि मीठ, तिखट.

आणि तेल लागते फ्राय करायसाठी.

हा, छोटेछोटे पिचकू आणले तरी होतो.

आणि चिली सॉस लागतात. रेड चिली सॉस.

मग किसून टाकली की त्याला धु. म्हणजे पाणी नाय राहिलं पाहिजे. त्याला आधी निथळून घ्यायचं पाणी. पत्ता कोबी किसल्यानंतर.

मग त्याच्यामध्ये छान मैदा घालायचा थोडासा. थोडा कॉर्न फ्लोअर पावडर टाकायचं थोडं.

मीठ टाकायचं आणि थोडं अद्रक लसणाचा पेस्ट टाकायचा. मग त्याला छान एकत्र गोळा करायचा छान.

मॅश करायचं आणि मग त्याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आणि त्याला छान तेलात फ्राय करायचं. म्हणजे तो मैदा आणि कॉर्न फ्लोअर टाकल्याने काय होतात. छान खुसखुशीत आणि कडक बनतात. एकदम नरम नाही पडत.

असे मंचुरीयन मुलांना वगैरे कडक आवडतात ना. ते नरम नाही आवडत. नरम झाले तर मग काय टाकायचं परत? आणखी कॉर्न फ्लोअर पावडर टाकायचं थोडं.

हा मग तसं करायचं आणि मग करून बघायचे. जमले तर कडक ठीक आणि तर मग आणखी कॉर्न फ्लोअर टाकायचं, आणखी बनवायचे. मैद्याने तसेही कडक येतातच.

काही प्रश्नच नाही. मग त्याला थोडे ब्राउन कलर होतपर्यंत...

मंचुरीयनसोबत कारण नुसते हे नाही खाऊ शकत ना मंचुरीयन. त्यांना ग्रेव्ही असते तर आणखीन मजेदार वाटते.

मग ग्रेव्हीसाठी काय करायचं? थोडं तेल घ्यायचं पॅनमध्ये.

त्याच्यात ना लसणाची... लसूण सोलून त्याला छोटे छोटे बारीक तुकडे करायचे. ते पण घालायचे त्याच्यात. अद्रकचे तुकडे करायचे छोटे छोटे.

हु मग ते तेलामध्ये अद्रकचे तुकडे, लसूणचे तुकडे, हिरवी मिरची थोडी कापलेली आणि आपलं सिमला मिर्च घालायची. मग त्यांच्यामध्ये थोडा सॉस टाकायचा.

अं टोमॅटो सॉस टाकायचा, थोडा सोया सॉस टाकायचा. टोमॅटो सॉस जास्त प्रमाणात घ्यायचा न सोया सॉस थोडासाच घालायचा.

आणि रेड चिली आपल्याला जसं आपल्याला, आपल्या घरी जशी चव वाटते तिखट, हल्क तिखट, तशा त्या प्रमाणात लाल मिरचीचा सॉस टाकायचा थोडा रेड चिली सॉस. जितकं लागतंय आपल्याला तिखट तसं. मग तो घालायचा. मग थोडं तेलामध्ये होऊ द्यायचे, त्यात थोडं मीठ घालायचं, थोडंसं तिखट घालायचं आणखी.

आणि मग थोडं कॉर्न फ्लोअर जे राहते ना आपलं तो पाण्यामध्ये एका वाटीत घेऊन थोडं त्यामध्ये पाणी टाकायचं, कॉर्न फ्लोअर टाकायचं आणि तो मिक्स करून तो टाकायचा पाणी त्या ग्रेव्हीमध्ये मग आणखी थोडं पाणी घालायचं साधं.

मग झाला की मग थोडा वेळ गॅसवर होऊ द्यायचं

आणि गॅस बंद करायची. आणि जर कांदा ओला असला ना हिरवा कांदा जो असतो ना पत्ती कांदा.

हा जसं लागलं. किती छान बनते. आणि पत्ता कोबी किसूनच करायची का म्हणजे मिक्सरवर वगैरे होते ते? नाही नाही नाही नाही. किसूनच करायची. किसणीने छान किसून टाकायची बारीक बारीक. मग त्याचं पाणी पण छान निथळून जाते ग नाहीतर मग आणि मंचुरीयन करताना कसं ओलावा जास्त पकडतो तर मग नरम पडतात. आणि... कसं करायचं मग कॉर्न फ्लोअर टाकायचं ना नरम समजा झाले तर? हो, नरम जर वाटलेच आपल्याला तर कॉर्न फ्लोअर टाकायचं आणि थोडं कडक होतपर्यंत बघायचे. फ्राय केले की समजूनच येतं ना. आपण हाताने थोडे दाबून बघितले की माहीतच पडते, कुरकुरीत झाले की नरम पडले आहेत हे माहीतच पडते.

ठीक आहे मग? हो, ठीक आहे. हो, हो.